ह्या चित्रामध्ये आम्हाला एक खोली दिसतं आहे आणि हे ह्या खोलीमध्ये एक दिवाण ठेवलेली आहे.

हे पुस्तकाचे दुकान आहे इथं पुस्तके आणि पेन पेन्सिल रबर हे सर्व काही भेटतात.

हा एक लॉन आहे लॉन मध्ये कार्यक्रम होत आहे.

या चित्रांमध्ये आम्हाला एक कपड्याचे दुकान दिसत आहे इथं खूप सारे कपडे--

खूप सारे सोन्याचे कानातले ठेवलेले आहेत गळ्यातले हार आहेत.

ह्या चित्रांमध्ये आम्हाला एक घोडाचे चित्र दाखवलेला आहे.

ह्या चित्रामध्ये आम्हाला एक रेल्वे स्टेशनच चित्र दाखवलेलं आहे.

एक काळ्या रंगाच दोन नंबर लिहिलेलं असं एक काहीतरी दिसतं आहे.

वरती चढण्यासाठी इथं इथे पायरी दिलेली आहे.

चोलखामाला प्रवेशद्वार हा एक द्वार आहे आणि द्वाराच्या--

ह्या चित्रांमध्ये आम्हाला एक मंदिर च चित्र दाखवलेलं आहे इथं चार भगवानची मूर्ती ठेवलेली आहेत.

ल दुर्गा माताजी दिसत आहे हनुमान भगवान ची दिसत आहे वरती घंटी लावलेली आहे आणि एक पंखा लावलेला आहे.

आणि इथं एक नवरदेव नवरीसाठी कुर्ची लावलेली आहेत.

या चित्रांमध्ये आम्हाला एक कपड्याचे दुकान दिसत आहे इथं खूप सारे साडी ठेवलेले आहेत.

त्यांनी आपल्या आपल्या प्रोजेक्ट बनवलेला आहे इथं एक मॅडम आहे आणि ते मॅडम त्यांच्या प्रोजेक्टला बघत आहे.

इथं एक बोर्ड लावलेला आहे त्याच्यावर ए_के फिटनेस जिम सेलिब्रेशन असं लिहलेलं आहे.

आणि सेंटर फ्रेस आहेत सोनपापडी दिसत आहेत एक कप ठेवलेला आहे.

या चित्रात आम्हाला एक ज्यूस चं दुकानं दिसतं आहे. इथं फ्रुट्स चं ज्यूस बनते.